अशी मोठे दगडाची चट्टान दिसतं आहे.

दोन माणसं दोन तीन माणसं जात आहेत एक माणूस वरती चढत आहे.

वरती एक पंखा आहे इथं मागं ब्लॅक बोर्ड दिसत आहे आणि पडदे लावलेले आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला एक कन्स्ट्रक्शनच काम दाखवलेल आहे.

इथं टेबल लावलेली आहेत आणि टेबला वर काचेच्या ग्लास ठेवलेले आहेत.

एका ऑटोवर एक ड्रायव्हर बसलेलं आहे आणि ऑटोच्या मधात एक माणूस उभा आहे.

इथं गाड्या दोन चाकी वाहने ठेवलेली आहेत.

इथं काही लोकं डान्स करत आहेत आणि इथं लाइटिंग पण लावलेली आहे.

आणि इथं एक टेबल आहे आणि एक कूर्ची आहे.

ह्या चित्रामध्ये आम्हाला एक पुस्तकाची दुकान दिसत आहे.

श्री हिंगलाज बुक डेपो आणि इथं खुप --

इतिज समोर स्टेजवर एक मुलगा दिसत आहे आणि तो त्यांना काही सांगत आहे.

इथं शिक्षक पण आहेत ते आपल्या अँकरिंग बॉक्समध्ये आहेत.

दोन तीन टेबल पण दिसतं आहेत आणि खुर्च्या पण आहे. टेबला वर प्लेट्स वगैरा ठेवले आहेत आणि सोफा आहे.

या चित्रांमध्ये आम्हाला एका हॉस्पिटलाच चित्र दाखवलेलं आहे.